ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259
मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो या बद्दल आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण यूज़र प्रिफरेन्सस विंडो म्हणजे काय यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये असलेल्या विविध पर्यायाबद्दल आणि यूज़र प्रिफरेन्सस विंडो वापरुन ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करणे शिकू
मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेसच्या मूलभूत घटकांची माहिती आहे
जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल पहा
ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन
ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या फाइल वर जा
फाइल उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा
येथे पर्यायाची सूची आहे जी आपण अगोदर फाइल ब्राउझर एंड इन्फो पॅनेल या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केली आहे
यूझर प्रेफरन्स निवडा
कीबोर्ड शॉर्टकट साठी Ctrl Alt आणि Uदाबा
हे यूज़र प्रिफरेन्सस विंडो आहे
यूज़र प्रिफरेन्सस विंडोच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या इंटरफेस वर जा
ब्लेंडर इंटरफेस कस्टमाइज़ करण्यासाठी या मध्ये काही पर्याय आहेत
मूलभूत आवश्यक पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे
डिस्प्ले मिनी एक्सिस 3डी व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात उपस्थित असलेल्या मिनी ऐक्सिस ची साइज़ नियंत्रित करते
डिफॉल्ट साइज़ 25आहे
मी ब्लेंडर ट्यूटोरियल क्रमा मध्ये चांगले दिसण्याच्या हेतूने 60साइज़ वापरत आहे
मी प्रात्यक्षित करून दाखविते
यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा
3डी व्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यात तुम्ही मिनी ऐक्सिस पाहु शकता
मिनी ऐक्सिस ब्लेंडर मध्ये 3डी स्पेस चे ग्लोबल ट्रॅन्सफॉर्म दर्शविते
ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करताना हे उपयोगी आहे
आपण ग्लोबल आणि लोकल ट्रॅन्सफॉर्म ऐक्सिस बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करूया
यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्या साठी Ctrl Alt आणि उ दाबा
रोटेट अराउंड सिलेक्शन सक्रिय करा
हे तुम्हाला निवडक ओब्जेकटच्या मध्याच्या भोवताली भ्रमणास सक्षम करते
चला पाहुया की याचा अर्थ काय आहे
यूज़र प्रिफरेन्सस विंडो बंद करा
3डी व्यू मध्ये लॅम्प वर राइट क्लिक करा
माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा
आपण निवडक ऑब्जेक्ट च्या भोवताली भ्रमण करत आहोत
याप्रमाणे कॅमेरा वर राइट क्लिक करा
माउस व्हील किंवा माउस चे मधले बटन दाबून पकडून ठेवा आणि माउस स्थानांतरित करा
आता आपण कॅमरा च्या भोवती भ्रमण करत आहोत
यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्यासाठी Ctrl Alt आणि उ दाबा
एडिटिंग वर लेफ्ट क्लिक करा
या मध्ये पॅरमीटर्स आहे जे ऑब्जेक्ट एडिटिंग मोड किंवा एडिट मोड मध्ये ब्लेंडर च्या व्यवहारास पारावर्तीत करते
पुन्हा मूलभूत पर्याय डिफॉल्ट द्वारे अगोदरच सक्रियित आहे
ग्लोबल उंडो अंडू च्या संख्याना वाढविते आणि घटविते ज्याची तुम्हाला एडिटिंग करताना गरज भासु शकते
इनपुट वर लेफ्ट क्लिक करा
येथे आपण ब्लेंडर मध्ये वापरलेल्या सर्व कीबोर्ड शॉर्टकट कस्टमाइज़ करू शकतो
इम्युलेट 3 बटन माउस ब्लेंडर मध्ये तुमचा 2 बटन माउस 3 बटन माउस सारखा वागेल
सिलेक्ट विथ तुमच्या माउस चा निवडलेला पर्याय उजविकडून डावीकडे बदलू शकते
डावखुऱ्या यूज़र साठी हे उपयुक्त आहे
इम्युलेट नंपाड तुमच्या कीबोर्ड वर नंबर कीज तयार करेल जे ब्लेंडर मध्ये नमपॅड कीज प्रमाणे व्यवहार करेल
हे लॅपटॉप यूज़र्स साठी उपयुक्त आहे ज्यांच्या कीबोर्ड वर वेगळा नमपॅड नाही
add ओएनएस वर लेफ्ट क्लिक करा
हे ब्लेंडर मध्ये plug आयएनएस ची सूची समाविष्ट करते
इनेबल्ड वर लेफ्ट क्लिक करा
काही plug आयएनएस डिफॉल्ट द्वारे सक्रियित आहेत
इतर plug आयएनएस आपापल्या वेबसाइट वरुन प्रतिष्ठापित केल्या जाऊ शकतात
उदाहरणार्थ ढगांना बनिविण्यासाठी plug इन प्रतिष्ठापित करू
ऑब्जेक्ट वर लेफ्ट क्लिक करा
क्लाउड generator ऑब्जेक्ट च्या पुढे असलेल्या त्रिकोणावर लेफ्ट क्लिक करा
लिंक टीओ विकी वर लेफ्ट क्लिक करा
हि लिंक आपल्या इंटरनेट ब्राउज़र वर वेब पेज उघडेल
मी फायरफॉक्स इंटरनेट ब्राउज़र 309 वापरत आहे
येथे आपण ब्लेंडर साठी क्लाउड जनरेटर प्लग इन डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करू शकतो
केवळ या पेज वरील सूचनांचे अनुसरण करा
येथे दर्शविलेल्या स्टेप्स सर्व इंटरनेट ब्राउज़र मध्ये समान आहेत
थीम वर लेफ्ट क्लिक करा
येथे तुम्ही ब्लेंडर इंटरफेस च्या प्रत्येक पॅनल चा रंग बदलू शकता
उदाहरणार्थ टाइमलाईन वर लेफ्ट क्लिक करा
येथे तुम्ही करंट फ्रेम इंडिकेटर ग्रिड आणि त्या संबंधित सर्वांचा रंग पाहु शकता
करंट फ्रेम इंडिकेटर च्या पुढे असलेल्या हिरव्या बार वर लेफ्ट क्लिक करा
हे ब्लेंडर मधील कलर मोड विंडो आहे
हिरव्या भागावर असलेला पांढरा बिंदू करंट फ्रेम इंडिकेटर चा रंग नियंत्रित करतो
मी यास लाल रंगात बदलणार आहे
पांढऱ्या बिंदूवर लेफ्ट क्लिक करा माउस पकडून लाल भागावर ड्रॅग करा
आता लेफ्ट क्लिक सोडा
आरजीबी वॅल्यू कशी बदलली आहे ते लक्ष द्या
या प्रमाणे तुम्ही इतर सूचीबद्ध पर्यायांचा रंग सुद्धा बदलू शकता
फाइल वर लेफ्ट क्लिक करा
येथे आपण आपल्या सिस्टम वर फॉन्ट्स टेक्स्चर्स प्लगइन्स रेंडर आउटपुट स्क्रिप्ट्स साउंड्स इत्यादी स्थान सेट करू शकतो
फॉन्ट्स साठी स्थान सेट करू
पहिल्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या फाइल आइकान वर लेफ्ट क्लिक करा
फाइल ब्राउज़र उघडेल
डिफॉल्ट द्वारे आपण लोकल Cड्राइव डाइरेक्टरी च्या आतमध्ये आहोत
विंडोज डायरेक्टरी वर लेफ्ट क्लिक करा
फॉन्ट्स वर जा
स्क्रीन च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या एक्सेप्ट वर लेफ्ट क्लिक करा
पहिल्या rectangleबार वर एक पाथ दर्शित झाला आहे
आपल्या सिस्टम वरील फॉन्ट्स कुठे पाहायचे आहे हे आता ब्लेंडर ला माहीत आहे
या प्रमाणे दुसऱ्या rectangleबार च्या उजवीकडे शेवटी असलेल्या फाइल आइकान वर लेफ्ट क्लिक करा
पुन्हा फाइल ब्राउज़र उघडेल
आता आपण आपल्या सिस्टम वरील टेक्सचर्स साठी स्थान सेट करू शकतो जसे आपण फॉन्ट्स साठी केले होते
जर मला टेक्सचर्स साठी स्थान न निवडता फाइल ब्राउज़र च्या बाहेर जायचे असल्यास काय होईल
यूज़र प्रिफरेन्सस विंडो वर पुन्हा येण्यासाठी स्क्रीन च्या सर्वात वर असलेल्या हेल्प च्या पुढे बॅक टीओ प्रिव्हियस वर लेफ्ट क्लिक करा
दुसऱ्या rectangleबार वर कोणताही पाथ दिसत नाही कारण मी तो निवडला नव्हता
सिस्टम वर लेफ्ट क्लिक करा
येथे आपण ज्या कंप्यूटर प्रॉपर्टीस चा उपयोग करत आहोत त्यानुसार बलेंडर सेट्टिंग्स कस्टमाइज़ करू शकतो
डीपीआय ब्लेंडर मधील डिसप्ले साठी फॉन्ट साइज़ आणि रेज़ल्यूशन बदलते
ब्लेंडर मधील डिफॉल्ट डीपीआय 72 आहे
ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये अधिक चांगले पाहण्याच्या उद्देशाने मी DPI90 वापरत आहे
खाली डाव्या कोपऱ्यात असलेल्या सावे एएस डिफॉल्ट ब्लेंडर इंटरफेस मध्ये कलेल्या कस्टमाइज़्ड बदलास सेव करते
कीबोर्ड शॉर्टकट साठी CTRl आणि उ दाबा
तर ही यूज़र प्रिफरेन्सस विंडो बद्दलची मूलभूत माहिती होती
या शिवाय यूज़र प्रिफरेन्सस विंडो मध्ये इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत ज्याची चर्चा आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू
आता कीबोर्ड शॉर्टकट वापरुन ब्लेंडर मध्ये यूज़र प्रिफरेन्सस विंडो उघडण्याचा प्रयत्न करा
नंतर रोटेट अराउंड सिलेक्शन वापरुन 3डी व्ह्यू मध्ये क्यूब ला रोटेशन चा मध्य बनवा
ब्लेंडर साठी क्लाउड जेनरेटर प्लग इन प्रतिष्ठापित करा
टाइम लाइन मध्ये करेंट फ्रेम इंडिकेटर चा रंग बदला आणि तुमच्या कंप्यूटर वर रेंडर आउटपुट साठी स्थान सेट करा
या साठी शुभेच्छा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
हे ट्यूटोरियल ओस्कार प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी
धन्यवाद